सांस्कृतिक कार्यक्रम करतानी दिसत आहेत त्यांच्या हातात --

पुढची फोटो ऐ ऐ ह मेक्यानिक शॉप ची असून--

गाडित टाकाचा ईंजिन ऑईल --

पुढची इमेज हि लग्न सम्बरंभाच्या स्टेज वरची असून तिची --

रंग कलरचे फुगे लागलेले आहेत तीथे तीन चार माणस बसलेली आहेत एक माणूस लँपटाॅप धरून बसलेला आहे.

दोन माणसं त्या गाडीचे सर्विसिंग करताना दिसत आहे एक व्यक्ती--

उभा आहे त्याच्या मागे विविध प्रकारची झेंडूची झाडं दिसत आहेत .

दाखवले गेले ते जी भिंत हिरवी असून तिथे लाल कलरची --

तर एक व्यक्ती त्याच्या पाठीमागे बसून दो एक व्यक्ती मोबाईलवर बोलत आहे त्याच्या --

बाईकची चावी असून एक व्यक्ती त्याच्या शेजारी आहे त्या बुकवर --

या फोटोमध्ये जिम ची फोटो दाखवण्यात आलेली आहे .

नदी दिसत आहे तिथे मोठ्या प्रमाणात कचरा--

या फोटो मध्ये मॉस द सलून बॉडी स्पा दिलंय.

ह्या फोटो मध्ये एखाद्या तरी फर्निचर शॉप ची फोटो असूनही ती--

अ ती साऊथच्या पिच्चरसारखा --

आणि साडी घालून जात आहे तर एक महिना--

निळा गुलाबी पांढरा हाय अन दोन लोकं तिथे उभे आहेत.

पट्टे कितीवाडीचा वापर चालेला आहे.

गवत हिरवा कचरा दाखवण्यात आलेला आहे.